नमस्कार
जीचेम्पेंट मधील व्ह्यू प्रिंट एंड एक्सपोर्ट स्ट्रक्चर्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत व्ह्यूचे पर्याय झूम फॅक्टर पेज सेटअप प्रिंट प्रिव्ह्यू प्रिंट डॉक्युमेंट इमेज एसव्हीजी आणि पीडीएफ फॉरमॅट मधे एक्सपोर्ट करणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडण्यासाठी दश होम वर क्लिक करा
सर्च बार मधे टाईप करा जीचेम्पेंट
जीचेम्पेंट च्या आयकॉन वर क्लिक करा
प्रथम फाईल उघडू
टूलबारवरील ओपन आ फाइल आयकॉन वर क्लिक करा
फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल
सूचीतून pentane इथेन ही फाईल सिलेक्ट करा
ओपन वर क्लिक करा
प्रथम व्ह्यू चे पर्याय पाहू
व्ह्यू मेनूत जा
व्ह्यू मेनूमधे फुल स्क्रीन आणि झूम हे दोन पर्याय आहेत
झूम पर्याय निवडू
झूम factorsची सूची असलेला सबमेनू उघडेल
सूचीमधे खाली स्क्रॉल करून झूम to पर्याय निवडा
झूम फॅक्टर असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
झूम factor ची डिफॉल्ट व्हॅल्यू दाखवलेली असेल
आपण झूम फॅक्टर गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतो
अप किंवा डाऊन अॅरो त्रिकोणावर क्लिक करा आणि झूमिंग कडे लक्ष द्या
एप्ली वर क्लिक करून ओक वर क्लिक करा
दिलेल्या झूम फॅक्टर प्रमाणे रचना दिसेल
पुढे पेज सेटअप कसा करायचा ते पाहू
फाइल मेनूमधे पेज सेटअप वर जाऊन क्लिक करा
पेज सेटअप विंडो उघडेल
ह्या विंडोमधे पेज आणि स्केल ह्या दोन टॅब्ज आहेत
पेज टॅबमधे पेपर सेंटर ऑन पेज आणि ओरिएंटेशन अशी फिल्डस आहेत
पेपर फिल्डमधे पेपरचा डिफॉल्ट साईज सेट करू शकतो
चांगे पेपर टाइप वर क्लिक करा
पेज सेटअप डायलॉग बॉक्स उघडेल
त्यात फॉरमॅट फॉर पेपर साईज आणि ओरिएंटेशन असे तीन पर्याय आहेत
फॉर्मॅट फोर फिल्डमधे डिफॉल्ट प्रिंटर निवडा
मी डिफॉल्ट प्रिंटर निवडत आहे
पेपर साइझ फिल्ड मधे विविध आकारांच्या पेपरची सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे
मी आ4 निवडत आहे
या फिल्डखाली आ4 साईजची मापे दाखवली आहेत
लक्षात घ्या निवडलेल्या प्रत्येक पेपर साईजची मापे दाखवली जात आहेत
ओरिएंटेशन फिल्डमधे 4 रेडिओ बटणे आहेत पोर्ट्रेट लँडस्केप रिव्हर्स पोर्ट्रेट आणि रिव्हर्स लँडस्केप
डिफॉल्ट रूपात पोर्ट्रेट निवडलेले आहे
ते तसेच ठेवून एप्ली वर क्लिक करा
आपल्याकडे मार्जिन साईजेस आहेत
टॉप मार्जिन लेफ्ट मार्जिन राइट मार्जिन आणि बॉटम मार्जिन
येथे गरजेप्रमाणे मार्जिन्समधे बदल करू शकतो
युनिट हे पुढचे फिल्ड आहे
युनिट फिल्ड इंचेस मिलिमीटर आणि पॉइंट्स मधे सेट करता येऊ शकते
युनिट मधे बदल केल्यावर त्याला साजेसा असा मार्जिनचा आकार आपोआप बदलेल
आता सेंटर ओन पेज विषयी जाणून घेऊ
येथे हॉरिझोंटली आणि व्हर्टिकली असे दोन चेक बॉक्सेस आहेत
हॉरिझोंटली च्या चेक बॉक्सवर क्लिक करा
प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करून आपण रचनेचा प्रिव्ह्यू पाहू शकतो
येथे प्रिव्ह्यू दिसत आहे
प्रिव्ह्यू विंडो बंद करू
ओरिएंटेशन फिल्डमधे आपल्याकडे रेडिओ बटणे आहेत
पोर्ट्रेट लँडस्केप रिव्हर्स पोर्ट्रेट आणि रिव्हर्स लँडस्केप डिफॉल्ट रूपातPortrait निवडलेले आहे
आता लँडस्केप रेडिओ बटणावर क्लिक करा
आणि नंतर प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करा
येथे लँडस्केप ओरिएंटेशनचा प्रिव्ह्यू बघू शकतो
तुम्ही ओरिएंटेशनचे इतर पर्याय वापरून बघू शकता
प्रिंट बटणावर क्लिक केल्यावर आपण केलेल्या बदलानुसार फाईल प्रिंट होईल
प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही रचनेचे स्केल तुमच्या गरजेनुसार निवडू शकता
त्यासाठी स्केल टॅबमधील विविध पर्याय वापरता येतात
स्केल टॅब मधील पर्याय स्वतः वापरून बघा
पेज सेटअप विंडो बंद करण्यासाठी क्लोज वर क्लिक करा
पुढे इमेज एक्सपोर्ट कशी करायची ते पाहू
फाइल मेनूवर जाऊन सावे एएस इमेज सिलेक्ट करा
सावे एएस इमेज डायलॉग बॉक्स उघडेल
फाइल टाइप फिल्डमधे इमेजच्या पर्यायांची सूची आहे
आपण इमेज एसव्हीजी ईपीएस पीडीएफ पीएनजी जेपीईजी आणि इतर काही फॉरमॅटमधे एक्सपोर्ट करू शकतो
एसव्हीजी इमेज निवडू
pentane इथेन असे फाईलला नाव द्या
सावे वर क्लिक करा
फाईल एसव्हीजी इमेज म्हणून सेव्ह होईल
पुढे इमेज पीडीएफ डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करू
फाइल मेनूत जाऊन सावे एएस इमेज सिलेक्ट करा
सावे एएस इमेज हा डायलॉग बॉक्स उघडेल
फाइल टाइप मधून पीडीएफ डॉक्युमेंट सिलेक्ट करा
फाईलला pentane इथेन हे नाव द्या
सावे वर क्लिक करा
येथे फाईल पीडीएफ डॉक्युमेंट म्हणून सेव्ह झालेली दिसेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलो व्ह्यूचे पर्याय झूम फॅक्टर पेज सेटप प्रिंट प्रिव्ह्यू डॉक्युमेंट प्रिंट करणे इमेज एक्सपोर्ट करणे
असाईनमेंट म्हणून रचना आ5 बी5 आणि जेबी5 फॉरमॅटमधे प्रिंट करा
इमेजेस ईपीएस आणि पीएनजी फॉरमॅटमधे एक्सपोर्ट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे